पर्लमधील व्हाईल आणि डू व्हाईल लूप्स वरील पाठात स्वागत
या पाठात शिकणार आहोत पर्लमधील व्हाईल लूप डू व्हाईल लूप
येथे उबंटु लिनक्स 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम आणि पर्ल 5142 वापरणार आहोत
मी गेडीत हा टेक्स्ट एडिटर वापरणार आहे
तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता
तुम्हाला पर्लमधील व्हेरिएबल्स आणि कॉमेंटसबद्दलचे प्राथमिक ज्ञान असणे गरजेचे आहे
पर्लमधील फॉर आणि फॉर इच लूप्सचे ज्ञान असणे फायद्याचे ठरेल
कृपया संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या
पर्ल मधील व्हाईल लूप कंडिशन ट्रू ट्रु असल्यास व्हाईल लूप कोडचा ब्लॉक कार्यान्वित करते
व्हाईल लूपचा सिन्टॅक्स असा आहे व्हाईल स्पेस कंसात कंडिशन कंस पूर्ण महिरपी कंस सुरू कंडिशन ट्रू ट्रू असल्यास कार्यान्वित होणारा कोडचा ब्लॉक महिरपी कंस पूर्ण कंडिशन ट्रू नसल्यास काय होईल
कोड ब्लॉक कार्यान्वित न होताच व्हाईल लूपच्या बाहेर पडेल
आता व्हाईल लूपचे उदाहरण पाहू
टर्मिनल उघडून टाईप करा गेडीत व्हाईललूप डॉट पीएल स्पेस एम्परसँड आणि एंटर दाबा
हे गेडीत मधे whileloopपीएल ही फाईल उघडेल
हा कोड टाईप करा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
डॉलर आय इस इक्वॉल टीओ झेरो सेमिकोलॉन एंटर दाबा
व्हाईल कंसात डॉलर आय लेस थान ओर इक्वॉल टीओ फोर कंस पूर्ण स्पेस महिरपी कंस सुरू
पुढे एंटर दाबा आणि टाईप करा प्रिंट स्पेस डबल कोट वॅल्यू ओएफ आय कॉलन डॉलर आय स्लॅश न् डबल कोट पूर्ण करा सेमिकोलॉन एंटर दाबा
डॉलर आय प्लस प्लस सेमिकोलॉन एंटर दाबा
आणि महिरपी कंस पूर्ण
व्हाईल लूप सविस्तर जाणून घेऊ
आय ह्या व्हेरिएबलला 0 प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे
आता i लेस थान ओर इक्वॉल टीओ 4 ही कंडिशन व्हाईल लूपसाठी नमूद केली आहे
कंडिशन ट्रू असेल तर व्हाईल लूप मधे असलेला कोड कार्यान्वित होईल
म्हणजे टर्मिनलवर व्हाईल लूप प्रथम वॅल्यू ओएफ i 0 असे प्रिंट करेल
नंतर i हे आय ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एकने वाढवेल
आता पुन्हा i4 ही कंडिशन तपासली जाईल
आणि आय ची व्हॅल्यू 5 झाल्यावर लूपच्या बाहेर पडेल
येथे आय बरोबर 0 1 2 3 4 साठी व्हाईल लूप कार्यान्वित होईल
फाईल सेव्ह करण्यासाठी ctrls दाबा
आता टर्मिनलवर जा
कंपायलेशन करुन सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा पर्ल हायफेन सी व्हाईललूप डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर हे असे दिसेल
whileloopपीएल सिंटॅक्स ओक कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल व्हाईललूप डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल
आता डू व्हाईल लूप पाहू
डू व्हाईल स्टेटमेंट नेहमी कोडचा भाग किमान एकदा तरी कार्यान्वित करते त्यानंतर कंडिशन तपासून ती ट्रू असल्यास व्हाईल लूप रिपीट केले जाते
डू व्हाईलचा सिन्टॅक्स असा आहे
डीओ स्पेस महिरपी कंस सुरू कंडिशन ट्रू असल्यावर कार्यान्वित होणा या कोडचा भाग
महिरपी कंस पूर्ण
नंतर स्पेस व्हाईल स्पेस कंसात कंडिशन आणि शेवटी सेमिकोलॉन टर्मिनल उघडून टाईप करा
गेडीत डोव्हिलेलूप डॉट पीएल स्पेस एम्परसँड नंतर एंटर दाबा
हे गेडीत मधे dowhileloopपीएल ही फाईल उघडेल
आता हा कोड टाईप करा
हॅश एक्सक्लेमेशन मार्क स्लॅश उ स् र स्लॅश बिन स्लॅश पर्ल
एंटर दाबा
डॉलर आय इक्वॉल्स टीओ झेरो सेमिकोलॉन एंटर दाबा
डीओ स्पेस महिरपी कंस सुरू
टाईप करा प्रिंट स्पेस डबल कोट वॅल्यू ओएफ आय कॉलन स्पेस डॉलर आय स्लॅश न् डबल कोट पूर्ण करा सेमिकोलॉन एंटर दाबा
डॉलर आय प्लस प्लस सेमिकोलॉन एंटर दाबा
महिरपी कंस पूर्ण स्पेस व्हाईल स्पेस कंसात डॉलर आय लेस थान ओर इक्वॉल टीओ फोर
कंस पूर्ण
सेमिकोलॉन
येथे डू व्हाईल लूप बद्दल सविस्तर जाणून घेऊ
आपण व्हेरिएबल आय साठी शून्य ही प्राथमिक व्हॅल्यू दिली आहे
पहिल्यांदा डू व्हाईल लूप टर्मिनलवर कंडिशन न तपासता वॅल्यू ओएफ आय कॉलन 0 हे आऊटपुट प्रिंट करेल
प्रत्येकवेळी लूप कार्यान्वित झाल्यावर i व्हेरिएबल आय ची व्हॅल्यू एकने वाढवेल
दुस या वेळी i लेस थान ओर इक्वॉल टीओ 4 ही कंडिशन तपासली जाईल
कंडिशन जर ट्रू असेल तर लूप पुन्हा कार्यान्वित होईल
येथे दुस या वेळी टर्मिनलवर वॅल्यू ओएफ आय कॉलन 1 हे आऊटपुट दाखवले जाईल
कंडिशन फळसे होईपर्यंत म्हणजेच आय व्हेरिएबल ची व्हॅल्यू 5 होईपर्यंत लूप कार्यान्वित होत राहील
फाईल सेव्ह करण्यासाठी CTRLS दाबा
कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टर्मिनलवर टाईप करा पर्ल हायफेन सी डोव्हिलेलूप डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर हे असे दिसेल
dowhileloopपीएल सिंटॅक्स ओक कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल डोव्हिलेलूप डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर हे असे आऊटपुट दिसेल
आता व्हाईल आणि डू व्हाईल मधील मूलभूत फरक पाहू
टर्मिनल उघडून टाईप करा
गेडीत लूप डॉट पीएल स्पेस एम्परसँड आणि एंटर दाबा
हे गेडीत मधे लूप डॉट पीएल ही फाईल उघडेल
आता दाखवलेला कोड टाईप करा
आपण काउंट हे व्हेरिएबल घोषित करून ते शून्यने इनिशियलाईज केले आहे
व्हाईल लूपमधे काउंट ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शून्यपेक्षा जास्त आहे का ते तपासत आहोत
कंडिशन ट्रू नाही त्यामुळे व्हाईल लूप कोड एकदाही कार्यान्वित होणार नाही
डू व्हाईल लूप मधे प्रथम कार्यान्वित करून नंतर कंडिशन तपासणार आहोत
म्हणजे कोड निदान एकदा तरी कार्यान्वित होईल
काऊंट हा व्हेरिएबल शून्यपेक्षा जास्त आहे का ते तपासले जाईल
कंडिशन ट्रू नसेल तर लूपच्या बाहेर पडेल
आता फाईल सेव्ह करण्यासाठी CTRLS दाबा
आता टर्मिनलवर जा
कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्याची खात्री करण्यासाठी टाईप करा पर्ल हायफेन सी लूप डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर आपल्याला असे दिसेल
लूप डॉट पीएल सिंटॅक्स ओक कुठलीही कंपायलेशन किंवा सिन्टॅक्स एरर नसल्यामुळे पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करू
टाईप करा पर्ल लूप डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल
आय एएम इन do व्हाईल लूप येथे आपल्याला आय एएम इन व्हाईल लूप हा आऊटपुट मेसेज मिळाला नाही
हा मेसेज आपण व्हाईल लूपमधे प्रिंट करण्यास दिला होता
म्हणजेच कंडिशन तपासून बघण्यापूर्वी डू व्हाईल लूप एकदा तरी कार्यान्वित होते
आणि दिलेली कंडिशन फळसे असेल तर व्हाईल लूप एकदाही कार्यान्वित होत नाही
तुम्हाला फरक समजला असेल अशी अपेक्षा करू
आपण व्हाईल आणि डू व्हाईल लूप बद्दल जाणून घेतले
थोडक्यात या पाठात आपण पर्लमधील व्हाईल आणि डू व्हाईल लूप सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो
आता असाईनमेंट व्हाईल आणि डू व्हाईल लूप द्वारे व्हेरिएबलचा आकडा 10 वर पोहोचेपर्यंत हेल्लो पर्ल प्रिंट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते